उत्पत्ती, विकास आणि कार्यप्रणाली अंतर्गत या परिस्थितीमुळे प्रभावित होतात आणि पर्यावरणाशी जुळवून घेतल्यानंतर देखील प्रभावित होतात. हे स्पष्ट आहे की पर्यावरण हे जैविक आणि अजैविक घटकांच्या सुसंवादाचे स्थान देखील आहे. जेथे पर्यावरण भौतिक घटक हवा, पाणी, माती आणि नैसर्गिक वनस्पती आणि प्राणी परस्पर समयोजनामुळे पर्यावरण संतुलित ठेवतात. अशा प्रकारे सजीवांच्या विकासावर परिणाम करणाऱ्या सर्व परिस्थिती घटकप्रणाली आणि प्रभाव यांची बेरीज याला पर्यावरण म्हणतात. पर्यावरण केवळ सजीवांवर आणि त्यांच्या प्रभावाने व्याप्त नाही तर ते स्वतः त्यांच्या

आज आपण जिवंत आहे यांच्यात पर्यावरणाचा खूप मोठा हात आहे. चांगले आणि स्वच्छ वातावरण आपल्याला चांगले जीवन जगण्यास मदत करते.

की आपण जो oxygen घेतो, तो आपल्याला कुठून मिळतो? Oxygen आपल्याला झाडे आणि वनस्पतींमधून मिळतो. आणि हे सर्व झाडे आणि वनस्पती आपल्या पर्यावरणाचा भाग आहेत. पर्यावरण हा पृथ्वीचा अविभाज्य भाग आहे. प्राचीन काळी माणूस आपल्या सभोवतालचे वातावरण अतिशय स्वच्छ आणि सुरक्षित ठेवत असे तो आपल्याला जास्तीजास्त वेळ पर्यावरण स्वच्छ ठेवण्यात घालवत असे. प्राचीन काळ मानवाला पर्यावणाचे महत्त्व चांगलेच समजले होते. पर्यावरण स्वच्छ नसेल तर आपण स्वच्छ राहू शकतो, हे त्याला माहित होते पर्या पर्यावरणामुळे केवळ हवामानाच समतोल राखला जात नाही, तर जीवनासाठी जे काही आवश्यक आहे, ते सर्व काही आपल्याला पर्यावरणातून मिळते.

मैलोमैली पापायी प्रप्रवास करत असे. परंतु आज माणसाची थोडे अंतर चालण्याची क्षमता कमी होतं आहे. प्राचीन काळी माणसाला निर्सगाने पूर्णतः पौष्टिक भाज्या फळे इत्यादी मिळत असतं. आणि ते सेवन केल्याने तो दिवसभर ऊर्जावान असायचा आणि त्याला आयुष्यभर कोणताही आजार होत नाही.

आता दूषित झालेली आहेत. आणि त्यात जे पौष्टिक घटक आहेत, त्यात औषधाऔषधांमुळे आता त्यात राहिलेले नाहीत. या कारणास्तव प्रत्येक दहापैकी सहा लोकं लहान वयातच अनेक आजारांच्या सामोरे जात आहेत.

माणसाने अनेक गगनचुंबी इमारती उभ्या केल्या आहेत. अनेक कारखाने उभेउभारले आहेत. ज्याचा थेट परिणाम आपल्या पर्यावरणावर होत आहे. कारखान्यांमधून निघणारा कारखान्यामधून निघणाऱ्या धुराचा आपल्या पर्यावरणावर खूप वाईट परिणाम होतो. आज माणूस एकाठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी अगदी कमी वेळात पोहोचतो. आज अनेक प्रकारची वाहने आहेत. त्याचा विकास झपाट्याने होत आहे. धन्यवाद. हॅलो हॅलो आता मला मध्ये सर्व रिझर्वेशन करायचं होतं हा हा बोल ना येतोय अजून मला डेव्हलपमेंट करायचं होतं मी जॉईन पण केलं होतं माझं सी आणि सी प्लस प्लस मी म्हणजे केलं होतं कम्प्लीट त्याच्यात मी पाच सहा महिने दिले होते

पाच सहा महिने दिले पण ज्या वेळेस माझं मेन जीआपली मी PHP लँग्वेज शिकणार होतो

लॉकडाऊन लागलं आणि ऑफलाईन क्लासेस होते ते पूर्ण बंद पडले लागलं मला वाटलं की जे लोक डाऊन आहे ते पंधरा दिवस किंवा महिनाभरासाठी असेल तर लॉकडाऊन

मी काय केलं या स्टडी पासून

त्याच्यानंतर मग ते प्रोग्रॅमिंग लँग्वेज वर पण मी म्हणजे पूर्ण हातच उडाला माझा प्रोग्रामिंग लँग्वेज चा कन्सेप्ट असा आहे की तुम्ही जर पंधरा वीस दिवस जरी त्याच्यापासून लांब राहिले

तर ते तुमच्या माईंड मधून पूर्ण वाइफ आऊट होऊन जातं हो बरोबर आहे म्हणजे आपल्याला ते एकदम त्याच्यामध्ये रेग्युलरली करावच लागत ते काही ना काही हा रेग्युलरली करावं लागतं ते आता तुम्ही जर वेगळे एखादी काही स्कीम जर शिकली आहे किंवा ड्रायव्हिंग झालं किंवा काही पण वेगळी एखादी स्किल जर शिकले तुम्ही दहा वर्षाच्या नंतर जरी तुम्ही स्टेरिंग हातात जर पकडली ना

तर तुम्हाला तुमचा ते लक्ष्यात राहतय कि गाडी आपण अशी अशी चालवू शकतो पण प्रोग्रामिंग लैंग्वेज च तसं नाहीये

रेगुलर प्रॅक्टिस पाहिजे राव आणि मी तिथच मिस्टेक केली हा हा आणि ते तू मध्ये सोडल्यानंतर मग ती तुझा गॅप पडला मग नंतर काय झालं नाही त्यामुळे मग मध्ये पूर्ण हे झालं असल तुझ सगळं विसरल्यासारखं झालं असल येत येत असत माणसाला

आता आता मी माझी जर प्रॅक्टिस असते ना तर मी बऱ्यापैकी चांगल्या कंपनीमध्ये काम करत असतो हा म्हणजे तुला लागला असता तुझा इंटरेस्ट आणि ते पाहिलं होतं मी पण त्यामध्ये क्लास मध्ये PHP च्या बऱ्यापैकी होतं म्हणजे तुझं

हा तुला जमलं होतं ते पण थोडासा त्यात मागच्या कोरोनाच्या वेळी कधी तुझं झालं असतं तर मग एकदम भारी झालं असतं हो ना यार माझं म्हणजे इतका वेळ वाया गेला आता जर आता जर शिकायचं म्हटलं तर पॉसिबल नाही आहे ना ते कारण करंटली एक जॉब करायचा त्याच्यानंतर सेल्फ स्टडी करा किंवा तुम्ही क्लासेस करा इतकं नाही होत ना नाही नाही त्याचा एकच उपाय आहे तुला येतं यूट्यूब वर पाहून करावा लागणारे नाहीतर मग ऑनलाईन घ्यायचं एखादं सबस्क्रीप्शन त्यावर तू करू शकतो तुला अगोदर कोणती प्रोग्रामिंग करायची आहे तर

जॉब करून होतच नाही आपण तू प्रोग्रामिंग लैंग्वेज मध्ये जितकं काही शिकशील ना तितकं कमीच आहे अच्छा मग त्यांनी ह्याच्यामध्ये असा आहे की नवीन नवीन टेक्नॉलॉजी येत जात राहतात मग ते आपण आपल्याला आल्या पाहिजेत कंपनीचे अशी रिक्वायरमेंट असते हे आजकाल असे चालू आहे म्हणजे काहीतरी नवीन आलं कि ते तुम्हाला आलं पाहिजे जस आता टेकनॉलॉजि चेंज झाली कि त्यांचे प्रोजेक्ट चेंज होतात असं आहे मी प्रोग्रामिंग लँग्वेज तर शिकणार आहे पण त्याच्याआधी काय करणार आहे एक एक्सएल चा कोर्स करून घेणारे

एक्सेल पण जसं मला आहे ना बेसिक एक जॉब भेटेल मला

अच्छा म्हणजे तुला अगोदर एक्सेल काय करायचं आहे का कोर्स

अच्छा एक्सेल मध्ये पण खूप आहे म्हणजे ॲडव्हान्स एक्सेल बेसिक एक्सेल

एक्सेल मध्ये बऱ्यापैकी स्कोप आहे आणि एक्सेल का निवडल मी तर एक्सेल साठी एक्सेल शिकायला फार कमी टाईम लागतो फार कमी वेळ लागतो एक्सेल आपण शिकू शकतो आणि एक्सेल मध्ये कसं स्कोप पण बऱ्यापैकी आहे फक्त एवढ आहे की त्याच्यात ग्रोथ ग्रोथ पाहिजे तेवढी नाहीये म्हणजे हा हळूहळू होत असल काय आहे काय नाही पण जॉब जॉब वेकेंसी बऱ्या बऱ्यापैकी आहे त्याच्या हो का अच्छा आणि एक्सेल म्हणजे कंपनी आपलं सगळ्या ऑफिस मध्ये पाहिजेच ते सगळीकडे ऑनलाइन झाले आहे कम्प्युटर लॅपटॉप लागतो सगळीकडे कुठे पण म्हटलं तरी पण जर कॉर्पोरेट सेक्टर म्हटलं तर एक्सेल पाहिजेस तिथं एक्सल परमनंट आहे हा एक्सेल सगळीकडेच झाला आता ते कॉमनली युज व्हायला त्याचा जिकडं आहे तिकडं

हा झालं त्याच्यापेक्षा एक्सेल चा कोर्स म्हणजे MSCIT झाली का तुझी

अच्छा एक्सेल चा कोर्स तीन महिन्याचा आहे म्हणजे इथे अह आपल्याकडे API कॉर्नर जवळ पण आहे चांगला आहे तिकडे

एक महिना तुला करायचं पण ते तुला पूर्ण टाईम द्यावा लागेल ना त्या गोष्टीला जास्त प्रॅक्टिस करावी लागेल तेव्हा जमणार

आपण ते द्यायला तयार आहे आपण जे तीन महिन्यात शिकणार आहे ना आहे ना तर ते एकच महिन्यात पूर्ण कव्हर करायच आहे असं म्हणतोय मी

स्लॉटमध्ये त्याचा टाइमिंग दिलेला आहे त्या टायमिंग मध्ये तुला क्लास करावा लागणार आणि त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही अगोदर जे तुम्हाला शिकवणार त्याची प्रॅक्टिस तुम्हाला करावी लागणार इथे क्लास मध्ये पण आणि बेसिक जे आहे ते घरी पण थोडं करावं लागणार त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी ते मागच पण घेतात आणि पुढचं पण विचारतात म्हणजे जे मागच आहे ते पण रिविजन करायला लावतात तर दोन्ही पण सराव करावा लागणार आणि तुला थोडा टाइमिंग पण द्यावा लागणार त्या गोष्टीला बरोबर आहे मी माझा जो प्रीवियस जॉब होता ना तो कॉर्पोरेट सेक्टरमध्ये होता जितकी मी एक्सेल वर्क करत होतो पण विषय असा झाला की माझ एक्सेल पूर्ण नव्हतं तर मला त्याच्यातले पूर्ण फॉर्मुले माहिती नव्हते पण एक अवरेज जर पकडलं तर तिथे माझं बऱ्यापैकी काम होत होतं

आणि एक वेळ असा आला की मला ते ऑफिस सोडावं लागल अच्छा म्हणजे तुझ्याकडे ऑफिस सोडून मी ज्यावेळेस बाहेर अह जॉब साठी गेलो ना तिथ मला सगळ्यात आधी जर कॉम्प्युटर ऑपरेटर जर म्हटलं ना तर एक्सेल च्या रीगार्डिंगच मला विचारलं

तुमचा एक्सेल नॉलेज किती आहे तुम्हाला फॉर्मुलास किती येता एक्सपिरीयन्स होता माझ्याकडे आहे पण एक्सेल स्ट्रॉंग नाहीये म्हणजे एक्सेल चे फॉर्मुले नाही माहित ना मला त्याच्यामुळे त्यामुळे थोडंसं तुला प्रॉब्लेम आला तिथं त्यामुळे तुला काढायला त्यांनी थोडंसं हे केलं त्याच्यामुळे मी विचार करतोय की प्रोग्रामिंग लँग्वेज शिकण्या आधी एक्सेल मी शिकावं जेणेकरून माझा जो बेस आहे ना

हा हा बरोबर आहे आणि पैसे पण

नाही नाही त्याला टाईम द्यावा लागणार हा त्याच्यासाठी बऱ्यापैकी प्रॅक्टिस पाहिजे आणि प्रॅक्टिस ही वेळेनेच होती हो वेळ द्यावाच लागणार आपल्याला हा वेळ द्यावा लागतो मग इतका वेळ आपण विदाऊट जॉब राहू नाही शकत ना मग जॉब साठी आपल्याला काहीतरी आधी एखादी छोटी मोठी का होईना एक स्किल शिकून घ्याव लागल हो ते आहे म्हणा ते करावाच लागणार आहे त्याच्याशिवाय म्हणजे होणार नाही ते प्रोग्रामिंग ला टायमिंग द्यावा लागतो आणि त्याला इंटरव्यू पण असतात होत नाही लगेच थोडसं गॅप पण येतो थोडसा डिप्रेशन येतं काही झालं नाही तर लगेच त्याला प्रॅक्टिस भरपूर करावी लागते एखाद्या ठिकाणी कनेक्शन नाही झालं तर त्याच डिप्रेशन वेगळ हा डिप्रेशन वगैरे येत परत काय बोलायचं लगेच असं राहतं आता ते एक्सेल चा चांगल आहे तुझं ते करून घे तू म्हणजे तू बऱ्यापैकी चांगले आहे एक्सेल एक्सेल फार डोक्यात बसलेल आहे माझ्या म्हणजे एक्सल करायचंच आधी काही पण करायचं पण एक्सेल करायचं हो का म्हणजे ते करायलाच पाहिजे चालेल मग भेटू आपण परत नंतर हा तु सध्या काय करतोय

हॅलो हॅलो hello

हा माझा फोन Farmacy store ला लागला आहे का? हो नमस्कार मी तुमची काय सहायता करू शकते? हा मला काही औषध घ्यायची होती आपल्या कडून. आपल्या कडे कोण कोणते औषध उपलब्ध आहे? आमच्याकळे सगळ्या प्रकारचे औषध उपलब्ध आहे. अह लहान बाळा पासून ते अह सगळ्या वयोगटांची available आहेत. पंधरा ते वीस, वीस ते चाळीस नंतर सगळे चाळीस Above चाळीस all औषध उपलब्ध आहेत. थोड विस्ताराणी सांगता का म्हणजे मला family मोठी आहे आमची आमच्या घरी लहान बाळ सुद्धा आहे आणि वयोवृद्ध माणसंसुद्धा आहेत आणि सर्वांसाठीच औषध लागत होती अच्छा म्हणजे वेगवेगळ्या category चे औषध उपलब्ध आहे त्याच्या मध्ये vitamins आणि Supplements सुद्धा आहे, आयुर्वेदिक सुद्धा आहे healthcare devices सुद्धा available आहेत म्हणजे glucometer, oxymeter, nutritional drink पण आहेत नंतर homeopathic पण आहेत formula हा लहान मुलांसाठी काय काही म्हणजे वजन वगेरे वाढण्यास हा nutritional vitamins supplements वगेरे आहेत लहान मुलांसाठी tonics वगेरे करू शकतो starting हा म्हणजे height पण वाढली पहिजे अस अश्या गोष्टी हा ते आल त्याच्यामध्ये protein supplements आहेत. त्याच्यामध्ये खूप सारे खूप सारे brands आहे आमच्याकडे नाही त्यात height साठी वेगळं आहे का काही फक्त वजन height साठी एकच आहे काही तुम्हाला combo पण भेटू शकत height plus वजन किवा plus nutritional growth किवा फक्त height वरती पण भेटू शकत separate वजन वरती भेटू शकत म्हणजे ते त्याचे दुष्परिणाम नाही कळणार लहान बाळाला नाही दुष्परिणाम दुष्परिणाम नाही होणार किंवा मग तुम्ही डॉक्टरांकडे prescription घेऊन येऊ शकता अस पण doctor suggest करतील ते मग मागवा औषध हा म्हणजे अगदी पण लहान बाळांसाठी नाही घ्याच म्हणजे तीन चार वर्षाच्या मुलं आहेत लहान अच्छा तीन चार वर्षाचे मग आम्ही देऊ शकतो ते तसे तुम्हाला दुष्परिणाम वगेरे काही नाही हे protein supplemnet असतात हे त्यांच्या nutrition growth साठी उपयोगी होतो होका तर ते कस घ्यायच काही सांगता का थोड हा ते त्याच्या वरती लिहलेल असतय. सकळी म्हणजे प्रत्येक nutrition च त्याच्यानुसार dose असतो. दोन तीन चमचे दुधामध्ये घेतल सकळी कि होऊन जात. दोन time घ्यायच जस त्या त्याच्यावरती supplement वरती dose दिला त्याचनुसार घ्याव लागत

हो दोन तीन चमचे घ्यायचे milk मध्ये age नुसार घ्यायचे मुलगा लहान मुलगी ती य येचात age नुसार घ्यायचे एक तीन वर्षाचा मुलगा आहे आणि एक पाच वर्षाची मुलगी आहे अच्छा मग दोन चमचे. चालते सकळी दोन संध्याकळी दोन हा दोन आणि हा middle middle age साठी सांगाणा म्हणजे माझ्यासाठी समजा थोडे sugar आणि याच्यासाठी bp साठी nutritional growth साठी पहिजे का तुम्हाला ते supplement

हा ते पण खूपसारे available आहेत vitamins चे vitamin supplements shakes आहे green आहेत powder आहेत tonic आहे हा म्हणजे वजन कमी कारण्यासाठी आहे का काही. माझ वजन थोड जास्त झालय त्यासाठी हा वजन कमी कारण्यासाठी पण आहेत ताई थोड सांगता का

गरम पानी करायचं त्याच्यामध्ये दोन तीन चमचे powder अं पाच मिनिटासाठी बंद करायचं आणि मग घेऊ शकतो आपण ते जेवण्याचा आधी सकळी सकळी होका

म्हणजे त्यासाठी ladies आणि gents च वेगळ आहे का काही का एकच आहे हा दोघांना पण चालू शकते काही problem नाही अशे पण supplement आहेत की जे हे ladies आणि gents दोघपण use करू शकतात

ते powder असत ते powder open करायचं. दोन चमचे powder घ्यायची बंद करायचं अन तस घ्यायचं बंद करून तस घ्यायच उपाशी पोटी घ्यायच आहे का ते सकाळी

आणि त्यानंतर चहा दूध वगेरे घेतल तर चालेल का हा नंतर अर्ध्या एक तासानी घ्यायच आणि संध्यायकाळी पण घ्यायच ण नाही दिवसातून एक time सकाळी सकाळी उपाशी पोटी घ्यायच होका

आणि आपल्याकडे अ bp आणि diabetes साठी गोळ्या आहेत का म्हणजे जास्त प्रमाणात हव्या होत्या diabetes च्या हा म्हणजे offer मध्ये सवलतित काही ठिकाणी देतेता न तस तुमच्या कडे आहे का कमी पैश्यात वगेरे हो भेटू शकतो तुम्ही जर order केली एक thousand पर्यन्त त्याचत तुम्हाला discount भेटू शकतो किती पर्यन्त म्हणल्या एक thousand एक हजारच्या गोळ्या तुम्ही घेतल्या न त्याच्या वरती तुम्हाला वीस ते तीस percentage discount भेटू शकतो आमच्याकडून online केल्या तर हो हो जास्त घ्यायच आहे आणि घरात वयोवृद्ध मानस पण आहेत व त्याच्या गुडग्यासाठी आहे का म्हणजे गुडगे वगेरे दुखतातणा याचात गुडगे हात पाय हा हा हा गुडग्यानसाठी ointment आहेत spray आहेत spray च चांगला spray हे पोचू शकतात प्रभावी हू शकतात लगेच गुढग्यांवर

मग त्याच्यात फरक पडेल का दोन दिवस लाऊन हा continue तुम्ही use केलं तर नक्कीच फरक पडू शकतो. आता दोन एका ठिकाणा हून घेतले होते औषध ते म्हटले होते फरक पडेल पण फरक नाही पडला अच्छा हा म्हणजे फरक नक्कीच पडेल का म्हणजे औषध महाग असतील तरी चालेल पण फरक पडला पाहिजे. हा आम्ही तुम्हाला standard च देऊ सगळे अन एकदा use करून बघा तुम्हाला अस बर वाटायला लागल्या नंतर अजून अजून मागवू शकता आमच्याकडून होका

hair growth साठी साठी actually हे सगळं याच्यासाठी केस गळतात त्यासाठी हा वेगवेगळे oil available आहेत. आयुर्वेदिक पण आहेत पण आयुर्वेदिकचा कसा फरक असा हळू हळू जाणवतो पण ते चांगले असतात आयुर्वेदिक पण आहे का आपल्याकड

आयुर्वेदीकचे सगळे cosmetic म्हणजे अं sikn care साठी पण आहेत hair साठी पण आहेत

हा hair growth साठी वेगवेगळ्या type च्या तेल आहेत oils आहे अजून serum पण आहेत जे use करू शकतो आपण shampoos आहेत hair growth आणि हे म्हणजे केस गळती सुद्धा होतेणा केस गळती कोंडा सुद्धा आहे हा मग एक अस combo pack असतो सगळा त्याच्या मध्ये serum येत oil पण येत conditioner पण येत shampoo पण येत. हे सगळ use केलन एकाच ह्याच तर हून जाईल continue